आपल्या चित्रा मधील बिल्डिंग ही वीस मजली आहे. या बिल्डिंगचा कलर हा सोनेरी कलर आहे.

ग्राऊंड मध्ये खूप सारे झाडे आहेत आणि निळ निळसर कलर चे काही पोरांनी कपडे घातलेले आहेत ग्राऊंडचा कलर हा ग्रीन कलर आहे.

टमाटे सुद्धा आहे संत्रे आहे ह्याच्यामध्ये स्टॉल चा प्रमाणे लावलेले आहेत.

आणि एक व्हाइट ड्रेस वाली पोरगी हा भाजी विकत घेताना दिसत आहे आणि काही ब्लॅक शर्ट वाले सुद्धा माणस कपडे घालून उभे आहेत.